हॅलो हा, पोचलास का रे लग्नाला व्यवस्थित?

मला येत नाही आलं खरंतर, माझ्या कामामुळं, जास्त काम होतं त्यामुळे मला येता नाही आलं पण तेच म्हणलं विचारावं कसं झालं लग्न? छान वाटलं का तुला?

हा, हे बघ, पूर्वीचं लग्न आणि आत्ताचं लग्न यांच्यात बराच फरक पडतो. पूर्वीची जी मजा, धांदल, दंगामस्ती, माणसं भेटणं हा जो प्रकार होता तो आता काही राहिला नाही. का रे? दंगामस्ती तर होतीच की असं भरपूर वेळा असं इव्हेंट सारखं करतातच ना कार्यक्रम हळदीचा वेगळा, मेंदीचा वेगळा आणि काय काय नाही नाही मी तेच सांगतो ना तुला कि ती पूर्वी कसं असायचं की ते लग्न म्हणजे हळदीचा समारंभ असायचा आता हळदीचा इव्हेंट झालेला आहे.

हळदीचा समारंभ म्हणजे घरातल्या मोठ्या बायका सगळे पुरुष एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून केलेला तो समारंभ असायचा. आता इव्हेंट मॅनेजर येऊन सांगतो, हे आता घ्या, हळद घ्या, यांना चार बोटं लावा, त्यांना चार बोटं लावा, झालं. पुढचा कार्यक्रम त्यांचा ठरलेलाय.

हा, सोहळा राहिलेला नाहीये. मजा राहिलेली नाहीये त्या ह्याच्यात. आता ते फक्त सगळं घड्याळ्याच्या काट्यावर चालणारंय. कारण त्याला तुम्ही पैशे दिलेले आहेत.

कुठल्या तरी एखाद्या अं, माणसाला तुम्ही पैशे दिलेले आहेत की आमचा सगळा हा कार्यक्रम व्यवस्थित काटेकोरपणे घड्याळ्याच्या काट्यावर चालवून आम्हाला पूर्ण करून द्या. बरोबर आहे, म्हणजे कार्यक्रम झाला ते सीमंतिपूजन काय असतं किंवा मातृभोजन काय असतं किंवा लज्जा होम काय असतो जे आपले ठरलेले विधी लग्नातले आहेत ते आणि त्यांचे अर्थ आजकालच्या मुलांना, मुलींना काही माहिती नाहीयेत त्यामुळं त्या बंधनाचा किंवा त्या सोहळ्याचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोचेनासा झालाय असं तुला वाटतंय म्हणजे ना?

लग्न होतंय, तुमचे सगळे विधी होतायत.

म्हणजे विधी का करायचे हेच कळत नाही.

नवरा बायकोला तुम्ही त्या होमाच्या शेजारी बसवताय, त्याच्यात होमाच्या आहुती द्यायला सांगताय, अरे ती आहुती कश्यासाठी देताय किंवा त्या होमाला तुम्हाला सात फेरे मारायला लावतायत कश्यासाठी मारवताय

सुपाऱ्या ठेवल्यायत. त्याच्यावर एकेकावर पाय ठेव. तो भटजी तिकडं घड्याळाकडे बघत अम्म, मंत्र म्हणतोय, त्याचा अर्थ काय कोणाला माहित नाही ते फक्त आपला पाय लावत लावत पुढं चालली आहे, अरे कश्यासाठी पण बरोबर आहे, नाही आणि आपल्या लग्नातलं आठवतंय मला. प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगितला होता आणि आपल्याला आवड होती ते विधी करून घेण्याची, ते मन लावून करायची. आता ते कसं झालंय, खूप जास्त पिक्चर बघून, सिनेमे बघून काय झालंय ना सगळ्यांचं सिनेमातल्यासारखं. सिनेमात दाखवलंय संगीत करायचं. अरे संगीत करायचं पण का करायचं? की दोन्हीकडची माणसं एकमेकांना ओळखू देत आणि गप्पागोष्टी होऊ देत. आता ते काय राहिलाय फक्त ते कुठलं तरी बॉलिवूडचं गाणं घ्यायचं, त्याच्यावर कोणीतरी डान्स बसवायचा, कोणीतरी नाचायचं, काय कोणाला देणंघेणं नाही पडलेलं. खरंय, खरंय. आणि मला आठवतंय गाठीभेटी तर पूर्वीसारखा प्रकार राहिलाच नाहीये काही की ज्या गाठीभेटी व्हायच्या.

त्या नाही राहिलेल्या. अगं तो इव्हेंट मॅनेजर घड्याळ घेऊनच पुढे राहिलेला असतो उभा.

हम्म, मला ही आता झोप यायला लगलिए खूप उशीर झालाय बोलू मग उद्या भेटल की बोलूया .बाय